शेड है जिस्पे बेठ जिसपे बैठ सकते है झाड है तार लगेउपर से और बस और कूच नाही है।

नाइट का टाइम है टॉवर है घर है और लॉज है और कुछ झाडे है।

बिल्डिंग है ब्लू कलर की स्कीन कलर ब्राउन कलर की लाइट चालू है पीला कलर का घर मे ऑरेंज कलर का लाइट है चालू है और वो नाइट का टाइम है।

एक बिल्डिंग है और सामने भगवान की मूर्ति रखी है और ओ रेड कार्पेट है।

लाइट बीट लागून आहे अजून काही पाहिजेल असेल तर संपर्क करावे अकुश चॅनेल ओके .

इथ एक ब छोटा स बाजार आहे तिथ खूप सारे जन आपले आपले स्टोल घेऊन दुकान लावलेली आहेत गाड्या उभे आहेत त्यांचे स्वतच्या गाड्या आहे.

इकडून तिकड बाजार समान पाहत पाहत चालले आहेत खूप मानस आहे विकणारे आहे.

फॅक्टरी च्या साइड ने तार वगैरे खंबे लागलेले आहेत है पॉवर प्लान्ट दिसत आहे जी थून धूआ निघत आहे ओके .

एक स्केलटेन आहे दवाखाण्यात ठेवलेला आहे तेच्या वर डिफ़्रेंट डिफरेंट एक्सपेरिमेंट केल्या जातात आहे.